इथे एका टेबला वरती दोन ग्लास आहे.

आणि काळ्या बोर्डावरती इथे पांढऱ्या अक्षरात लिहिला आहे.

मोठ्या अक्षरात ते लिहिलेल आहे हिरव्या अक्षरात होप --

इथं ग्राउंड आहे ग्राऊंड वरती छोटे छोटेशे म्हणजे रंगीबेरंगी लाल आणि पिवळ्या रंगाचे फुगे लागलेले आहे.

रोड वर पांढर पाणीच पाणी दिसत आहे.

हिरव्या कलर च्या बोर्ड वरती इथं लिहिलेला आहे नागपूर महानगर पालिका फ्रेंड्स कॉलनी उद्यान असं इथं लिहिलेला आहे.

मोठे इथे दोन गेट आहेत.

अ दोन मुली इथे अंदर जात आहे.

आणि गेटावर लिहिलेल आहे इथे महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसर.

आणि इथे ते बिल्डिंग बिल्डिंग बनण्याचं काम चालू आहे.

रस्त्याच्या उजवीकडे मोठं मोठी झाडे इथे दिसत आहे डावीकडे विजेचे खंबे आहे आणि त्याच्यावरून तारा गेलेल्या आहे.